ब्लेण्डर ट्यूटोरियल च्या क्रमा मध्ये आपले स्वागत
या ट्यूटोरियल मध्ये आपण ब्लेंडर 259
साठी हार्डवेअर च्या विशेषिकरण वर आणि आवश्यकते वर लक्ष देऊ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
प्रथम आपण पाहुया की ब्लेंडर ची ऑफिसल वेबसाइट हार्डवेअर आवश्यकते बद्दल काय म्हणत आहे
तुमचे इंटरनेट ब्राउज़र उघडा
मी फायरफॉक्स 309
वापरत आहे
एड्रेस बार मध्ये wwwblenderorg टाइप करा आणि एंटर की दाबा
हे तुम्हाला ब्लेण्डर च्या ऑफीशियल वेब साईट वर घेऊन जाइल
प्रयोग निर्देशनासाठी मी सिस्टम रिक्वायरमेंट पेज अगोदरच लोड केले आहे
ब्लेंडर फ्री आणि ओपन सोर्स आहे
ब्लेंडर 259 जवळजवळ सर्व ऑपरेटिंग सिस्टम वर कार्य करते
या ट्यूटोरियल साठी मी विंडोज एक्सपी ऑपरेटिंग सिस्टम वापरत आहे
ब्लेंडर चे विविध भाग कंप्यूटर हार्डवेयर च्या वेगवेगळ्या तुकड्यांवर आधारित आहे
जलद सीपीयू आणि अधिक राम अनुवाद गती वाढविण्यास मदत करू शकते जेव्हा इंटरफेस व्यूपोर्ट्स आणि रियल टाइम इंजन ग्राफिक्स कार्ड च्या गतीने प्रभावित होते वेगवान आणि मोठे हार्ड ड्राइव्स सुद्धा मोठया वीडियो फाइल सोबत कार्य करताना कार्याची गती वाढवू शकतो
तुम्ही पाहु शकता की ब्लेण्डर संस्था उपयोगासाठी तीन भागात हार्डवेअर चे विशेषिकरण दर्शविते
कमीतकमी चांगले आणि उत्पादन स्थर
ब्लेण्डर ला चालविण्यासाठी आवश्यक हार्ड वेअर विशेषिकरण आहे 1 ग्झ सिंगल कोर सीपीयू 512 एमबी राम 16 बिट कलर सोबत 1024 एक्स 768 पीएक्स डिस्प्ले
3 बटन माउस 64 एमबी राम सोबत ओपन जीएल ग्राफिक्स कार्ड
चांगल्या स्तरासाठी 2 ग्झ ड्युअल कोर सीपीयू 2 जीबी राम 24 बिट कलर सोबत 1920 एक्स 1200 पीएक्स डिस्प्ले 3 बटन माउस
256 किंवा 512 एमबी राम सोबत ओपन जीएल ग्राफिक्स कार्ड उत्पादन स्तरासाठी हार्डवेअर विशेषिकरण 64 बिट्स मल्टी कोर सीपीयू 8 16 जीबी राम 24 बिट कलर सोबत दोन 1920 एक्स 1200 पीएक्स डिस्प्ले 3 बटन माउस टॅबलेट 1 जीबी राम अती फायरगेल किंवा न्विडिया क्वाड्रो सोबत ओपन जीएल ग्राफिक्स कार्ड खात्री करा की कोणत्याही एका उल्लेखित स्तरासाठी तुम्हाला सिस्टम कन्फिगर तपासण्याची आवश्यकता आहे
तुमची ब्राउज़र विंडो मिनिमाइज़ करा
कंट्रोल पॅनेल वर जा
एकदा येथे सिस्टम आयकॉन वर डबल क्लिक करा
येथे तुम्ही तुमच्या मशीन ची सध्याची विशेषिकरण पाहु शकता आणि ब्लेण्डर च्या प्रस्तावा सोबत तुलना करू शकता
सर्वाधिक विंडोज ऑपरेटिंग सिस्टम्स 32 बिट किंवा 64 बिट सुद्धा असतात
मी 32 बिट विंडोज चा वापर करत आहे
शब्द 32 बीट किंवा 64 बीट सीपीयू ची माहितीचे हाताळण्याच्या पद्धतीला प्रस्तुत करते
विंडोज चे 64 बीट वर्जन राम ला 32 बीट सिस्टम पेक्षा अधिक प्रभावीपणे मोठ्या प्रमाणात हाताळते
जर तुम्ही ब्लेण्डर साठी नवीन कंप्यूटर मध्ये गुंतविण्याचा विचार करत आहात तर डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यूडब्यूडब्यूडब्यूडब्यूडब्यूडब्यूडब्यूडब्ल्यूडब्यूडब्यूडब्यूडब्यूडब्यूडब्यूडब्यूडब्यूडब्यूडब्ल्यूडब्ल्यूडब्यूडब्यूडब्ल्ल्यूडब्यूडब्यूडब्यूडब्यूडब्यूडब्यूडब्यूडब्यूडब्यूडब्यूडब
ब्लेंडर गुरू com ठे अल्टिमेट गाइड टीओ बायिंग आ कॉम्प्युटर फोर ब्लेंडर वरील लेख पाहण्याची एक चांगली कल्पना आहे
ही मार्गदर्शिका तुम्हाला ऑपरेटिंग सिस्टम सीपीयू राम ग्राफिक्स कार्ड केस आणि हार्ड ड्राइव बद्दल सविस्तर माहिती देईल
हे ट्यूटोरियल येथे संपत आहे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
या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
oscariitbacइन आणि spoken tutorialorgnmeict इंट्रो
स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम
स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते
परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र ही दिले जाते
या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे contactspoken tutorialorg आमच्या सह जुडण्यासाठी धन्यवाद